ब्लेंडर ट्यूटोरियल च्या क्रमा मध्ये आपले स्वागत
हे ट्यूटोरियल ब्लेंडर 259 मध्ये प्रॉपर्टीस विंडो या बद्दल आहे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
हे ट्यूटोरियल पाहिल्या नंतर आपण प्रॉपर्टीस विंडो म्हणजे काय
प्रॉपर्टीस विंडो मध्ये टेक्स्चर पॅनल म्हणजे काय
प्रॉपर्टीस विंडो च्या टेक्स्चर पॅनल मध्ये विविध सेट्टिंग्स कोणत्या आहेत हे शिकू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
जर नसेल तर कृपया आमचे अगोदरचे ट्यूटोरियल बेसिक डिस्क्रिप्शन ओएफ ठे ब्लेंडर इंटरफेस पहा
प्रॉपेर्टीस विंडो आपल्या स्क्रीन च्या उजव्या बाजूला स्थित आहे
आपण प्रॉपर्टीस विंडो चे पहिले पॅनल्स आणि त्यांची सेट्टिंग्स अगोदरच्या ट्यूटोरियल मध्ये पाहिली आहे
चला प्रॉपर्टीस विंडो मध्ये पुढील पॅनल पहुया
प्रथम आपण अधिक चांगले पाहण्या आणि समजण्या साठी प्रॉपर्टीस विंडो चा आकार बदलूया
प्रॉपर्टीस विंडो च्या डाव्या किनार वर लेफ्ट क्लिक करा आणि पकडून डाव्या बाजूला ड्रॅग करा
आपण आता प्रॉपर्टीस विंडो मध्ये पर्यायांना अधिक स्पष्टपणे पाहु शकतो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
प्रॉपर्टीस विंडो च्या सर्वात वरच्या रो वर जा
प्रॉपर्टीस विंडो च्या सर्वात वर असलेल्या रो वरील चेकर्ड स्क्वेअर आयकॉन वर लेफ्ट क्लिक करा
हे टेक्स्चर पॅनल आहे
येथे आपण सक्रिय ऑब्जेक्ट च्या सक्रिय मटेरियल मध्ये टेक्स्ट जोडू शकतो
टेक्स्चर आयकॉन च्या जरा खाली आपण प्रदर्शित असलेली लिंक्स पाहु शकतो
क्यूब टीओ व्हाईट टीओ टेक्स
याचा अर्थ क्यूब हे सक्रिय ऑब्जेक्ट आहे
व्हाईट हे क्यूब चे सक्रिय मटेरियल आहे
टेक्स हे पांढरे मटेरियल चे सक्रिय टेक्स्चर आहे
टेक्स्चर्स चे तीन प्रकार आहेत
मटीरियल टेक्स्चर्स
वर्ल्ड टेक्स्चर्स
आणि ब्रश टेक्स्चर्स
या ट्यूटोरियल मध्ये आपण मटीरियल टेक्स्चर्स पाहु
वर्ल्ड टेक्स्चर्स आणि ब्रश टेक्स्चर्स आपण नंतरच्या ट्यूटोरियल मध्ये पाहु
हा टेक्स्चर स्लॉट बॉक्स आहे
डिफॉल्ट द्वारे सक्रिय मटेरियल साठी एक टेक्सचर सक्षम आहे
ते निळ्या मध्ये चिन्हांकीत आहे
चिन्हांकीत टेक्सचर च्या दूर उजव्या बाजूला असलेल्या चेक बॉक्स वर लेफ्ट क्लिक करा
टेक्स्चर आता अक्षम झाले आहे
पुन्हा चेक बॉक्स वर लेफ्ट क्लिक करा
पुन्हा ते सक्षम झाले आहे
चेक बॉक्स च्या पुढे व्हर्टिकल स्क्रोल बार आहे
व्हर्टिकल स्क्रोल वर लेफ्ट क्लिक करून पकडून ठेवा
माउस खालच्या बाजूस ड्रॅग करा
आता तुम्ही सध्याच्या मटेरियल साठी उपलब्ध असलेले टेक्स्चर स्लॉट्स पाहु शकता
प्रत्येक स्लॉट चेकर्ड स्क्वेअर द्वारे प्रतिरुपीत आहे
सक्रिय टेक्स्चर वर पुन्हा स्क्रोल करा
अप आणि डाउन एरोज टेक्स्चर स्लॉट बॉक्स मध्ये टेक्स्चर्स वर आणि खाली स्थानांतरित करण्यास वापरले जाते
डाउन एरो वर लेफ्ट क्लिक करा
सक्रिय टेक्स्चर दुसऱ्या टेक्स्चर स्लॉट मध्ये जाते
अप एरो वर लेफ्ट क्लिक करा
सक्रिय टेक्स्चर पुन्हा पहिल्या स्लॉट मध्ये येते
अप आणि डाउन एरोज च्या जरा खाली आणखीन एक ब्लॅक डाउन एरो आहे
ब्लॅक डाउन एरो वर लेफ्ट क्लिक करा
एक मेन्यू दिसेल
कॉपी टेक्स्चर स्लॉट सेटिंग्ज वर लेफ्ट क्लिक करा
बॉक्स मध्ये सेकंड टेक्स्चर स्लॉट वर लेफ्ट क्लिक करा
हे ब्लू मध्ये चिन्हांकीत होईल
पुन्हा ब्लॅक डाउन एरो वर लेफ्ट क्लिक करा
पास्ते टेक्स्चर स्लॉट सेटिंग्ज वर लेफ्ट क्लिक करा
पहिल्या टेक्सचर सेट्टिंग्स च्या प्रमाणे दुसऱ्या टेक्सचर स्लॉट मध्ये एक नवीन टेक्सचर दिसत आहे
स्लॉट बॉक्स खाली टेक्स्चर नेम बार च्या उजव्या बाजूला असलेल्या क्रॉस साइन वर लेफ्ट क्लिक करा
दुसऱ्या टेक्सचर सह त्याची सेट्टिंग्स सुद्धा निघालेली आहे
नवीन बटन प्लस अदीक च्या चिन्हासह दिसत आहे
न्यू बटन बटना वर लेफ्ट क्लिक करा
टेक्स्चर बॉक्स मध्ये एक नवीन टेक्स्चर दिसत आहे
नवीन टेक्स्चर जोडण्याची ही आणखीन एक नवीन पद्धत आहे
लक्ष द्या की कसे दुसऱ्या टेक्स्चर च्या डाव्या बाजूला असलेले चेकर्ड स्क्वेअर वेगळ्या चित्रात बदलले आहे
प्रिव्ह्यू विंडो खाली दिसत आहे
हा सक्रिय टेक्स्चर चा प्रीव्यू दर्शवितो
या टेक्स्चर चे नाव बदलू
स्लॉट बॉक्स च्या खाली टेक्स्चर नामे बार वर लेफ्ट क्लिक करा
तुमच्या कीबोर्ड वर बंप टाइप करा आणि enter की दाबा
नेमबार च्या डाव्या बाजुवर असलेल्या चेकर्ड स्क्वेअर वर लेफ्ट क्लिक करा
हा टेक्स्चर मेनू आहे
सीन मध्ये वापरलेले सर्व टेक्स्चर्स येथे सूचीबद्ध आहेत
नेमबार च्या खाली टाइप बार आहे
डिफॉल्ट द्वारे प्रत्येक नवीन टेक्सचर क्लाउड्स टेक्स्चर प्रदर्शित करत आहे
क्लाउड्स वर लेफ्ट क्लिक करा
हा टाइप मेनू आहे
येथे ब्लेंडर द्वारे आधारित सर्व प्रकारचे टेक्स्चर्स सूचीबद्ध आहेत
वूड वॉक्सेल दाता वोरोनोई इत्यादी
कोणत्याही प्रकारचा टेक्स्चर निवडण्यास केवळ त्यावर लेफ्ट क्लिक करा
अत्ता साठी मी क्लाउड्स टेक्स्चर ठेवत आहे
हे टेक्स्चर प्रिव्ह्यू विंडो आहे
येथे तीन डिसप्ले पर्याय आहे
टेक्स्चर
डिफॉल्ट द्वारे हा डिसप्ले नेहेमी निवडलेला असतो
मटीरियल वर लेफ्ट क्लिक करा
हे मटेरियल वर टेक्स्चर चा प्रीव्यू दर्शवितो
बोथ वर लेफ्ट क्लिक करा
दोन्ही टेक्स्चर आणि मटेरियल डिसप्ले आजूबाजूला दिसत आहे
शो अल्फा वर लेफ्ट क्लिक करा
टेक्स्चर आता पारदर्शक झाला आहे
हे ग्लास आणि वॉटर यासारख्या मटेरियल साठी वापरले जाते
सध्यासाठी हे बंद करूया
पुन्हा शो अल्फा वर लेफ्ट क्लिक करा
पुढील सेट्टिंग इन्फ्लुएन्स आहे
येथे अनेक पर्याय आहेत जे टेक्सचर मटेरियल ला चार मुख्य क्षेत्रात प्रभावित करण्यास मदत करते
डिफ्यूज शेडिंग स्पेक्युलर आणि ज्योमेट्री
डिफॉल्ट द्वारे डिफ्यूज खाली कलर सक्षम आहे
कलर बार च्या डाव्या बाजूला चेकबॉक्स वर लेफ्ट क्लिक करा
कलर आता अक्षम झाला आहे
टेक्स्चर कलर आता मटीरियल डिफ्यूज कलर ला प्रभावित करत नाही
ज्योमेट्री वर जा
नॉर्मल पुढील चेक बॉक्स वर लेफ्ट क्लिक करा
आता टेक्सचर चे नॉर्मल मटेरियल च्या ज्योमेट्री ला प्रभावित करत आहे
तुम्ही प्रीव्यू विंडो मध्ये निष्कर्ष पाहु शकता
प्रीव्यू स्फियर वर सर्वीकडे क्लाउड्स लाहाण कणाच्या रूपात पसरले आहे
टेक्सचर मटेरियल सह कसा ब्लेंड होतो यास ब्लेंड नियंत्रित करते
डिफॉल्ट द्वारे हे MIXस्थित आहे
मिक्स वर लेफ्ट क्लिक करा
हा मेन्यू ब्लेंडर द्वारे आधारित सर्व ब्लेण्ड टेक्सचर च्या प्रकारास सूचीबद्ध करतो
आरजीबी टीओ इंटेन्सिटी च्या खाली काय तुम्हाला पिंक कलर बार दिसत आहे का
हे डिफॉल्ट टेक्सचर कलर आहे
सध्या हे मटेरियल कलर ला प्रभावित करणार नाही कारण आठवते का आपण इन्फ्लुएन्स खाली कलर पर्याय अक्षम केला होता
गुलाबी रंगावर वर लेफ्ट क्लिक करा
कलर मेनू दिसेल
येथे आपण आपल्या टेक्स्चर साठी कोणताही रंग निवडू शकतो
सध्या साठी आपण यास गुलाबी ठेवू कारण आपण टेक्स्चर कलर नाही वापरत आहोत
बंप मॅपिंग टेक्सचर चे नॉर्मल ज्योमेट्री च्या मटेरियल ला कशा प्रकारे परिणामीत करते हे निर्धरित करते
डिफॉल्ट हे बंप मॅपिंग ची सध्याची पद्धत आहे
डिफॉल्ट वर लेफ्ट क्लिक करा
हा मेन्यू बंप मॅपिंग च्या विविध पद्धती सूचीबद्ध करतो
बेस्ट क्वालिटी डिफॉल्ट कंपॅटिबल आणि ओरिजिनल
कंपॅटिबल वर लेफ्ट क्लिक करा
बंप इन्फ्लुयेन्स वाढला आहे
पुढील सेट्टिंग क्लाउड्स आहे
येथे क्लाउड्स टेक्स्चर साठी अनेक पर्याय आहेत
ग्रेस्केल टेक्सचर ला ग्रेस्केल मोड मध्ये दर्शविते
कलर वर लेफ्ट क्लिक करा
प्रीव्यू विंडो मध्ये टेक्स्चर आता मिश्रित रंगात दिसत आहे
परंतु मटेरियल वर रंग कोणताही परिणाम करत नाही
नोइसे क्लाउड टेक्सचर ची विकृती निर्धारित करते
सॉफ्ट नोइसे डिफॉल्ट विकृती आहे
हार्ड वर लेफ्ट क्लिक करा
आता प्रीव्यू विंडो क्लाउड्स टेक्सचर मध्ये उठावदार काळी रूपरेषा दर्शविते
त्याच वेळी मटेरियल वरील उभार गडद होतो
हे हार्ड नोइसे आहे
बसीस क्लाउड्स टेक्स्चर मध्ये नॉइसचा आधार किंवा उगम आहे
ब्लेंडर ओरिजिनल वर लेफ्ट क्लिक करा
येथे नोइसे बसीस मेनू आहे
हे ब्लेंडर मध्ये सर्व आधारित नॉइज बेसिस ची सूची दर्शविते
वोरोनोई क्रॅकल वर लेफ्ट क्लिक करा
तुम्ही प्रीव्यू विंडो मध्ये बदल पाहु शकता
अशा प्रकारे नॉइस बेसिस क्लाउड्स टेक्स्चर ला प्रभावित करते
क्लाउड्स टेक्स्चर मध्ये साइझ नाबला आणि डेप्थ कंट्रोल नॉइस चे लक्षणे आहेत
प्रॉपर्टीस पॅनल च्या सर्वात वरील रो वर असलेले शेवटचे दोन आयकॉन पार्टिकल्स आणि फिजिक्स आहेत
यास आपण अधिक प्रगत ट्यूटोरियल मध्ये पाहु जेव्हा आपण आपल्या एनिमेशन मध्ये पार्टिकल्स आणि फिजिक्स चा वापर करू
3डी व्ह्यू वर जा
लॅम्प निवडण्यासाठी राइट क्लिक करा
लक्ष द्या प्रॉपर्टीस पॅनल च्या सर्वात वरील रो चे आयकॉन कसे बदलले आहेत
काही आयकॉनस बदलले आहेत तर काही काढून टाकले आहेत
3डी व्यू मध्ये कॅमेरा वर राइट क्लिक करा पुन्हा तुम्ही पाहु शकता की प्रॉपर्टीस पॅनल च्या सर्वात वरील रो चे आयकॉन कसे बदलले आहेत
याचा अर्थ असा की प्रॉपर्टीस विंडो मधील टूल्स गतिमान आहे आणि 3Dव्यू मध्ये सक्रिय ओब्जेकटच्या प्रकारावर अवलंबुन आहे
हे ट्यूटोरियल येथे संपत आहे
आता तुम्ही पुढे जाऊन नवीन फाइल तयार करू शकता
क्यूब मध्ये क्लाउड्स टेक्सचर जोडा
आणि क्लाउड्स नोइसे च्या साइझ नाबला आणि डेप्थ सह कार्य करा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
या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे
spoken tutorialorgnmeict इंट्रो
oscariitbacइन एंड spoken tutorialorgnmeict इंट्रो
स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट टीम
स्पोकन टयूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते
परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाते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
आमच्या सह जुडण्यासाठी धन्यवाद